हो ना यार निल्या! सारखीच जाते येते. काय चाललंय या एमएसईबी वाल्यांचा काय समजत नाहीये. एम एस ई बी. वाले काय करणार आहेत? सतत पाऊस चालू, वारा चालू. दरवर्षीचीच बोंब आहे आपल्या गावात माहित नाही काय? नेहमीच पावसाळा सुरू झाला की विजेच्याला लपंडावाला सामोरं जावं लागतं यार आपल्याला. मग काय तर! पोलच पडला, वायरच तुटला, झाडच पडलं, काय हे सगळं गोंधळ? वारं सुटलं की झाड पडतं. पुन्हा ते पोल पडतात. झालं गेली आपली लाईट लगेच. अरे मागच्या चार दिवसांपासून दररोज दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होतोय . मग काय तर. दिवसा कंप्यूटर वर फॉर्म अपलोड करायचा होता, गेली लाईट. दहा मिनिट झाले नाही की गेली लाईट. मग काय तर. लोकांना इथे वाटेल तेवढी कामं असतात, कोणाची गिरणी असते, कोणाची लॉन्ड्री असते, त्या लोकांनी काय करावं? मग काय तर. सगळ्या गिरण्या बिरण्या बंद, किती दिवस पीठ आणून ठेवायच? का घरी दळायच आता पहिले जातं आणून? काय माहिती. एक तर रात्रभर वीज गायब असते, त्यात सकाळ झाली की एक तासाने पुन्हा भेट पुरवठा खंडित होतो त्यामुळे दिवसाचं गणितच बिघडून जातं सगळं. मग काय तर. बिलं द्यायला कमी करत नाही. बिलं तर वेळेच्या वेळेवर येतात. आणि लाईट बरी मध्ये मध्ये हलवून टाकता येते यांना. मग काय तर. आणि विजेवर चालणारी कामे पण लोकांना काही व्यवस्थितपणे करता येत नाही. कम्प्युटर काम कसं करायचं कम्प्युटरवर काम? काय उपयोग आहे त्या कम्प्युटरचा? खोकं बनून राहिलंय ते वीज नाही तर. अरे कम्प्युटरचा जाऊ दे. दवाखान्यात तर काय कुठे काय मशिनरीज काम करतात? काय करायचं लोकांनी? दवाखान्यात गेलं की लाईट बंद, कुठे गेलं गिरणीवर गेलं की लाईट बंद, मोटर लावली पाण्याची लाईट बंद. अरे काय शेताची काम करता येणार? कम्प्युटरची काम करता येणार? कुठं रात्री जेवायला बसलो की गेली लाईट. थोडं वारं सुटलं थोडा पाऊस आला की दरवर्षीचीच बोंब आहे बावा हि पावसाळ्यात। आणि ही समस्या काय एक दिवसाची नाही आहे. कायमचीच बोंब आहे यांची. मग काय तर. पावसाळ्याचे चार महिने तर ठरलेलेच आहेत. हो. आणि काही तोडगा निघत नाही. लोकं किती वैतागले बिचारे. काय! काय निवेदन देऊन काय करणार? झाड पडलं तर चार चार दिवस त्याला कोणी उचलायला येत नाही. आपल्याला जायची बोंब तर तिथून कोण झाड उचलावं आणि कोणी ते पोल उचलावे? आम्ही ते वीज तर कधी त्यांनी ते विजेच्या तारा जोडाव्यात, कधी ते सुरू करावं? चार चार दिवस तर यातच चालले सगळे आपले. काही नाही काही निवेदन देऊन उपयोग नाहीये. मागे सुद्धा विजेचा सावळा गोंधळ सुरू होता. तेव्हा स्थानिक आमदारांनी या प्रश्नी लक्ष घालून जन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण काय? तरी देखील विजेची समस्या सुटलेली नाहीये. उलट आठ आठ तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे काय नागरिक विजेच्या या लपंडावामुळे खूपच त्रस्त झालेत. आणि ही परिस्थिती सगळीकडेच आहे. जन आंदोलन काय करताय? ते आपले मतासाठी करतात. आपल्याला काय दरवर्षी पावसाळ्यात तेच बघायला मिळतं, माहित नाही का तुला? हो बरोबर. रात्र रात्रभर वीस गायब असते राव, त्यामुळे झोप पण पूर्ण होत नाही. घरात अंधारात मेणबत्तीच्या उजेडात बसून अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विजेची समस्या काय लवकरात लवकर संपुष्टात येण्यासाठी काय केलं पाहिजे? काय मला तर काही कळतच नाहाये बा. हो ना राव! परीक्षा असतात. आता तर त्याच्या कशाच्या परीक्षा निघतात गव्हर्मेंटच्या, अभ्यास करायला नेमकं बसलो की गेले लाईट, थोडा पाऊस पडला गेली लाईट, थोडं वारं सुटलं गेली लाईट. त्याच्यामुळे पावसाळ्यात फारच बेजारी होते राव आपली. आणि मध्यंतरी आमच्या गावातल्या काही लोकांनी पण महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारलं, तर त्यांनी वीज पुरवठा खंडित होण्याची वेगवेगळी करणं सांगितली. काय तर म्हणे पावसामुळे पाणी लागून वायर मध्ये शॉर्टसर्किट होतो त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. अनेक ठिकाणी विजेचा डीपी बॉक्स वर बॉक्सच्या जवळ लोक कचरा टाकतात त्यामुळे काय होतं त्या

हो. त्या पोल जवळ झाडं उगवलेली असतात मोठी मोठी झाडं होतात हे काय इलेक्ट्रिकल बोर्ड इलेक्ट्रिसिटी बोर्डाची लोक काय येऊन ती झाडं तोडत नाही काय नाही, मग ती झाड वाढली, पावसाळ्यात झालं, पाऊस आला वारं सुटलं, ते झाड पडलं की झालं, झाला आपला वीज पुरवठा खंडित. बसा तुम्ही अंधारात. आणि काही नाही हा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पहिल्यांदा तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी केले जाते. त्यामुळे वीज पुरवठा सुरू तर होतो मात्र काय ती वाहिनी नीट तपासत नाही काही नाही आणि पुन्हा वीजपुरवठा मुख्य वाहिनी वरून सुरू करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करावा लागतो. असे काहीतरी कारण सांगत असतात ते. शहरात बरं असतं बाबा शहरात एवढी लाईन जात नाही. आपल्याकडे गावाकडे फारच प्रॉब्लेम होतात पावसाळ्यामध्ये. एकतर धड रोड नाहीत, पुन्हा रात्री बे रात्री आपण ते तिकडून लांब कुठून तरी यायलेलो असतो. त्याच्यात ते त्या येच्यावरचे काय पोलवरचे लाईट गेल्यावर तर काही बघायचं काम नाही अंधारात काय करावं आणि कुठे जावं काहीच कळत नाही. अरे शहरात तरी काय काय वेळेस काय होतं की पालिकेची खोदकाम होत असतात, बांधकाम असतात त्यामुळे वीज वाहिनीला धक्का लागतो इथे गावात काय? उगाच आपलं लाईट घालवतात. मग काय तर राव. काय करावं काही कळे नाही. आणि किती वेळ? आता कधी येते काय माहित लाईट. किती वेळ बसावं लागतं? दोन दिवस झाले दळण नाही आणलाय घरचं. घरचे सारखे ओरडतात. काय तर माती खायची का म्हणतात. अरे बापरे! अवघडच झालंय राव! आता काय एकतर शहरात बरं असतं रे. शहरात सगळे मॉल असतात वेगवेगळ्या गोष्टी आहेत्या मिळत असतात इथे गावात काही नाही अन काही नाही. हो ना पिठाची पाकिटं बिकिटं तरी मिळतात. आपल्या इथे काय दळण दळायला गिरणीवर गेले लाईट नाही. कम्प्युटरवर मला दोन दिवस झाले फॉर्म टाकायचा आहे ते याचा जागा निघाल्या आहेत म्हणून कृषी विभागाच्या, फॉर्म टाकायला गेलो फॉर्म नुसतं भरायला पाच मिनिटे झाली कि गेली लाईट. बसा. आता किती दिवसांनी फॉर्म टाकायचा. झालं दोन दिवसांनी त्याची शेवटची तारीख आहे. काय आपल्या गावातली लाईट पावसामुळे गेली म्हणून आपल्याला. वाढवून थोडी देणार आहे डेट. बरोबर आहे. आणि एक प्रॉब्लेम असेल तर सांगायला ना. कितीतरी प्रॉब्लेम होतात. लाईट नसली की डास चावतात, रात्रभर झोपत नाही, काय लोकांची सगळी काम कोळंबून राहतात. किती आता प्रॉब्लेम सांगायचे. आणि बरं पूर्वी तरी याच्यामध्ये चिमण्या कंदील वगैरे आपण वापरू शकतो. मेणबत्त्या जाळ्याच्या तर किती जाळ्याच्या मेणबत्त्या. आता तर ते रॉकेल पण मिळत नाही. सरकारनी तर रॉकेल ही बंद करून टाकलंय. मग काय तर. आता मेणबत्त्या किती जाळायच्या? म्हणजे लाईटचहि बिल भरायचं अजून मेणबत्त्या जाळायच्या. बरं काय म्हणतात ते. आता समजा ते गिरणी वाल्याचं काम आता गिरणी वाल्याचा काम चालतं, लाईट गेली, दिवसभर त्याला कशाचे पैसे मिळाले नाही काही नाही त्यानं काय करायचं मग? कुठून आणायचे मेणबत्त्या विकत आणायला आहेत का त्याच्याजवळ पैसे? म्हणजे तुमचे सगळे उद्योगधंदे जर बंद पडले, म्हणजे किती मोठी समस्या आहे ही. कि समजा तुम्ही सगळे उद्योग धंदे बंद पडतात कुठं कोणाला काही काम करता येत नाही, सगळ्यांची काम कोळंबून जातात.

तर त्यांचं म्हणणं आहे की, वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी ते चॉकलेटी रंगाचे. चिनी मातीची जे इन्सुलेटर असतात त्याला चिमनी म्हणतात ती खांबावर बसवलेली असते. आणि बहुदा हे इन्सुलटर उन्हामुळे किंवा वीज प्रभावामुळे गरम होतात. त्यावर पावसाचे थेंब पडले कि त्याला तडे जातात. आणि त्यामुळे वीज प्रवाह खांबातून जमिनीत उतरतात आणि मग लगेच आपातकालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन ति जी फिडर म्हणजे वीज वाहिनी असते ती बंद पडते. आणि त्यामुळे ही विजेची समस्या निर्माण होते. अरे हो पण त्याच्यावर काहीतरी उपाय योजना करायला पाहिजे ना. बरं ठीक आहे ना आपण समजू शकतो, घंटा दोन घंटे पाऊस पडलाय, समजा पाऊस काळात होतं असं थोडं फार. तर तुम्ही दिवस दिवस जर आपल्याला किती दिवस झाले आता? दहा बारा, दहा बारा तास दहा बारा तास जर लाईट जायला लागली तर कधी करायचं? अन दिवसभर लाईट नसते, रात्री लाईट नसते, दिवसा लाईट नसते कुठे दोन तासासाठी लाईट येते. त्याच्यात कुठली कुठली काम पूर्ण करायची आपण?

अचानक वोल्टेज कमी जास्त व्हायचे मग लोकांचे टीव्ही धाधाड पिक्चर ट्यूब उडायच्या पूर्वी ब्लब उडायचे.

त्यांना काय घेणंदेणं आहे? त्यांचे काही पगार बंद झालेत? की त्यांना काय आपल्याकडून काय बिल मिळत नाही? आपण आपलं बिल भरत बसायचं आणि पावसाळा आला कि बसायचं चार चार महिने अंधारात.

म्हणजे ती वीज तर नैसर्गिक वीज आहे म्हणा. पण सांगायचा मुद्दा हा कि त्या विजेमुळे पण खूप वेळा नुकसान होतं. अरे हो, त्यांचं पूर्ण कसं असतं काही काही ठिकाणी त्यांची जिथं काय काय ठिकाणी असं म्हणतात अर्थिंग दिलेली नसते, पुन्हा ते पावसाळ्यात कसं होतं भिंतीमध्ये ओल येते, कुठं कश्यात ओल येते, जमिनीमध्ये ओल येते, डबके साचलेले असतात, मग ह्या लोकांनी ते खोदकाम केलेलं आहे समज तिथं तर तिथला जे भाग आहे ते सपाट ठेवायला पाहिजे. खड्डे पडले, त्याच्यामध्ये पोल असला, त्याच्यामध्ये पाणी तिथं तार करंट उतरला लहान, किती किती प्रकार झाले तू ऐकले का? लहान लहान मुलं खेळायला गेली, तिथे पाण्यात गेली त्यांचा पाय पडला, करंट लागला त्यांना, मेली. असे प्रकार घडलेले आहेत. हो विजेचा धक्का लागून भरपूर लोकं दगावतात.

आणि लहान पोरं किंवा वृद्ध माणसाचं नाही, तर म्हणजे कोणी त्याचा कधी पण होऊ शकतो अनाधाने अपघात. जनावर सुद्धा मरतात तर या विजेच्या धक्क्याने. हो मग. म्हणजे त्याची व्यवस्थित जर व्यवस्था असली समजा ते पोल आहे ते त्यांनी व्यवस्थित ठेवले समजा, ते तार आहेत व्यवस्थित त्या तारून ठेवल्या, त्याचे पोल व्यवस्थित गाळून ठेवले या सगळ्या गोष्टी जर केलेल्या असतील त्यांनी. मला तू सांग, मोठ्या मोठ्या सिटी मध्ये हे पावसाळ्यात हे प्रॉब्लेम का नाही होत? कारण त्यांची त्यांनी व्यवस्था व्यवस्थित केलेली असते. आपल्याकडे काय, कोण देते खेडेगावात लक्ष? ते तर आहेच. तसं पाहायला गेलं तर काय अनावस्था सगळीकडेच आहे शहरात काय आणि गावात काय, सगळीकडे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. तरी आपल्याकडे जरा जास्तच होता रे म्हणजे बघ ना आता. आपल्याकडे काय एकच गिरणी, शहरात दहा असतील किंवा पाकीट आणतील आपल्याकडे एकच गिरणी त्या राम ची.

ती बंद झाली की बसा सगळं गाव आपलं एकमेकांच्या तोंडाकडे बघा आता नुसते पालक अन मेथी अन चोखा खायचा काय कच्चा? का गहू जवारी खायची नुसती?

अहो, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही पैसे घेताना आमच्याकडून? बिलं घेता महिन्याच्या महिन्या. बिलं भरतो आम्ही सगळे महिन्याच्या महिन्या. आम्ही काय आकडे टाकलेत का?

म्हणजे समजा उद्या लाईट गेली त ती घंटा दोन घंटे ठीक आहे चालली दोन घंटे वाट बघू. दोन घंटे गुजरतात कामाच बरोबर. बारा बारा तास चोवीस चोवीस तास, दोन दोन दिवस लाईट येत नाही याला काय अर्थ आहे का? बर फोन करून पण काही उपयोग नाही. "मी बाहेरगावी आहे", "तुम्हाला दुसरा नंबर देतो", असली काहीतरी कारण सांगतात. नाहीतर फोन एंगेजच असतो, फोन काढूनच ठेवतात. खूप वेळा एमएसईबी ला फोन करून पण काही उपयोग होत नाही. आम्ही पूर्वी खूप फोन करायचं लाईट गेली की.

गावात कशाला काय काय घेणंदेणं आहे त्यांना? गावातले लोक काय अंधारात बसली काय, त्यांना खाल्लं नसलं काय आणि काय नसलं काय. बघ ना आता ते कम्प्युटर तुला म्हटलं तसं आता किती दिवस झाले. दोनच दिवस राहिल्यात आता शेवटचे. दोनदा झाले माझे तर. फॉर्म गेलो अपलोड करायला फॉर्म भरायला गेलो, फॉर्म थोडा थोडा भरला आता काल तर माहित आहे का शेवटचे दोन दोन-चार चोळी भरायचे राहिल्या होत्या

आता झालं परवाच्या दिवशी त्याची लास्ट डेट आहे. त लास्ट डेटच्या आधी आता, बरं गाव तरी जवळ आहे का इथून? तीस चाळीस किलोमीटरवर गाव आहे.

मग तिकडे जायला म्हणजे वेळ लागतो. पुन्हा हे रस्ते खराब झाले आहेत सगळे. तिथं मध्येच पुन्हा ते, तुला माहिती आहे का ते आता आपलं जायचा रस्त्यावर तिथला पोल पडला आहे झाडामुळे पोल पडला आहे. तिथून पलीकडे गाडी नेता येईना ना. मग गाडीने तिकडे जाता येईना नीट शहरातही जाता येत नाही अन नीट गावातही फॉर्म भरता येईना लाईट नसल्यामुळे. आता दोन दिवस झाले पोल पडलाय. लक्ष द्यायचं काम आहे ना एम एस ई बी वाल्यांचा. जस बिल घेतात, पैसे घेतात, तसं त्यांनी पोलही उचलावा लवकर लवकर लाईट द्यावी. काही नाही रे, काही नाही. पावसाळा सुरू झाला ना की कुठे काही काम होत नाही. एक वेळ उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तरी हे लोक विजेचे लोक कर्मचारी काम करतील. पण पावसाळ्यात काय होतं पावसाळ्यात काही कोणाला कोणी विचारत नाही. एकतर त्यांना अडचणी पण येतात ना सगळं सुरळीत करायला पावसामुळे. हो बाबा मान्य आहे पण ठीक आहे ना, तुम्हाला तुम्ही दोन चार तास घ्या ना त्याच्यासाठी तुम्ही सिटी मध्ये कसं

हं बरोबर आहे. सगळ्या अवघड होत चाललाय. काय मला तर काही समजतच नाही. कोणाला तक्रार करायची अन काय कुठे कशी काय समस्या हे होणार आहे, काय माहिती. अरे तक्रार करून काय फायदा आहे पाहिलं ना तू? एक तर फोन उचलत नाही. आणि लाईट नसल्यावर फोन नाही लागत नाही. कशाचा मोबाईल चार्जिंग करायचा आणि कुठून फोन लावायचा आणि काय करायचं? आता माझं किती सात आठ तास झाले माझा फोन बंद आहे. म्हणलं होतं तुला फोन लावाव, तुला बोलवावं, बरं झालं तू आलास. लाईट गेली म्हणून तू आलास तरी. आताच आली होती थोडा वेळ पंधरा-वीस मिनिटांनी लगेच गेली माझं ते चार्जिंग पण झालं नाही. जाऊदे. त्यानिमित्ताने आपल्या गप्पातरी झाल्या नाही का? असेही आपण कधी भेटत नाही काय नाही. हो ते तर आहेच. आता तू त्या गल्लीत राहतो पलीकडच्या लांब राहतो त्याच्यामुळे काय? लाईट गेली म्हणून आला तरी. हो मग काय तर. पण करायला पाहिजे यार प्रत्येक वर्षी पावसाळा येतो, मग यांनी नीट वीज वाहिन्या, विजेचे पोल सगळ्या गोष्टीची दुरुस्ती कार्याला नको का? हो ना त्याचं नियोजन केलं तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही बघ. आपल्या गावात पोल बिल सगळे पडले आहेत

बरं चल आल्यावर बघू आता लाईट. ठीक आहे. चालेल चल. ओके.